घोटयाच्या खांब गाडलेले आहे. कोकरेटिंग काम केलेला आहे. बाजूला नळ आहे पाण्याचा. झाड आहे.

मागे आंब्याची झाडे आहे समोर--

हां फोटो एक गड़ा वरचा आहे हे शिवकालीन कोरीव काम करून ज्या पायऱ्या बनवल्या जो किल्ला बनवला आहे.

समोर एक भींत वेगळी भींत बनवण्यात आलेली आहे. खुप सुंदर फुलांची झाड आहे.

समोर आपल्याला एका स्टोअर च फोटो दिसत आहे जिथं वेगवेगळ्या प्रकारच्या हर गोष्टी दिसत आहे.

जे काही खुप प्राचीन आहे दगडी कोरलेल्या पायऱ्या दिसत आहेत गुफा आहे मंदिर खुप जून आहे.